इथे खूप छान अस चवीला अस खूप सून चविष्ट अस पान बनवून मिळतात. कस्टमर खूप हॅप्पी आहेत.

खुप सुंदर अ‍ॅन्ड पर्यावण तिथे आपल्याला दिसत आहे.

हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि काही लोकं त्या बोटी वर बसून--